हे बस स्थानक आहे आणि इथे अ तीन गाड्या लागलेल्या दिसत आहेत.

आणि अ मो इथे कच्चा अ रोड दिसत आहे.

आणि अ पुढून जाण्यासाठी रोड दिसत असावा.

आणि अ त्याच्या मध्ये साईडला पार्टिशन चे--

आणि अ असे अ त्या हेच्या पावडर ब्लिचिंग पावडर पासून हे कपडे असे धुतले जातात.

आणि अ आपण नाही का अ ह्याच्यामध्ये आपल्या हॉल मध्ये बेडरूम मध्ये हे असे व्यवस्थित लावलेल आहे.

अ पॅन्ट आहे स्वेटर आहे नाईट पॅन्ट आहे आणि --

असे पदार्थ या कंपनीत बनवले जातात त्याचं हे अ मॉल दिसत आहे.

आणि त्याच्या साइडने उतरण्यासाठी पायऱ्या दिसत आहेत.

अ डेकोरेशन केलेल आहे.